पुणे आणि मध्यप्रदेश मधून मला कॉल आले होते DCBA करण्यासाठी अच्छा अच्छा म्हणजे तुझी रिक्वेस्ट त्यांनी पुढे पाठवली DCBA पण मस्त कोर्स आहे राव म्हणजे छान मला वाटलं की करायला पाहिजे म्हणून हा म्हणजे त्याचा बेनिफिट एवढा आहे की कोणी पण ॲडमिशन घेऊ शकत त्यामध्ये हो आणि डायरेक्ट डिप्लोमा आहे ना ब्रो तो म्हणजे हा ना यार सर्टिफिकेट पण भेटेल याच्या याच्यानंतर या डिप्लोमाच्या नंतर आपण अह MSC अह MCS करू शकतो त्याच्यानंतर हा MCS करू शकतो MS

चांगला आहे म्हणजे कोर्स बरा हाय

हा म्हणजे MSC करता करता MCA बरच आहे ना म्हणजे PG करेल तोच ग्रॅज्युएशन पण करता यायला पाहिजे सगळंच होतंय आणि डिप्लोमा केल्यावरती सर्टिफिकेट पण देईल ना हा आणि फीस पण एवढी काय जास्त नाही ना तिथे

फीज किती आहे त्याची अह आता हे मला मध्यप्रदेश मध्ये होत ना त्याने वीस हजार रुपये सांगितले होते पण ते वीस हजार पण त्यांना वन टाइम नव्हते पे करायचे अच्छा इंस्टॉलमेंट मध्ये द्यायचे होते का?

ओके मग चांगले होता म्हणजे बरं आहे ते पण कोर्स केलेला तुझा डिप्लोमा सुटला समोर काय करतोय मग आता एज्युकेशन इथच स्टॉप करणार आहे का पर्सीव करणार आहे एक-दोन असं काही

प्रॉब्लेम चा असा विषय आहे प्रॉब्लेम हा चालूच राहणार आहे हो ना यार एक झाला की एक चालू च आहे प्रॉब्लेम हा जो प्रॉब्लेम चा सर्कल आहे ना आपण या सर्कल मधून बाहेर नाही पडू शकणार कधीच आपल्याला या सर्कलमध्ये शिरावं लागणार आहे पण फिरत असताना आपल्याला आपले ड्रीम अचीव करावा लागणार आहे त्याच्यासारखे आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे हा हो ते बरोबर आहे प्रॉब्लेम संपतच नाही ना माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा संपतच नाहीये एक प्रॉब्लेम सॉल होत नाही ते इकडे दुसरा प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम तुमचा वेट करत असतो हो इकडे जीवनातला एक प्रॉब्लेम संपला की लगेच दुसरा चालू त्याच्यामुळे मी ना ते ताण घेणं सोडून दिलेल आहे जसं होईल तसं होईल लाइफ सोबत

जे होईल ते होईल पण एवढ आहे आपण आपण कुठतरी थांबलो नाही पाहिजे

जिथ आपण ज्या दिवशी जिथे कुठे थांबलो ना तिथे आपण संपलो हो ते बरोबर आहे

काही ना काहीतरी ना माणसाने केलं पाहिजे करत राहिल पाहिजे हो प्रयत्न करावाच लागणार आहे त्याच्यामुळे माझी तरी इच्छा अशी आहे कि तू आहे ना एज्युकेशन स्टॉप नको करू तुला जितक्या डिग्री तुला घेता येईल तुझं जितकं तुझ नॉलेज मध्ये भर पाडता येईल ना तितकं नॉलेज गेन करत चल अच्छा म्हणजे आपल्याला नॉलेज घ्यायलाच पाहिजे आपण जे आपल्याकडून जमेल तेवढं हा शेवटी शेवटी अस आहे की नॉलेज चा पैसा भेटणार आहे आणि नॉलेजच्या सगळं काही आहे

त्यांना त्यांचं काम झालं तर त्यांना वाटल ह्याला ठेवू नाही तर कशाला ठेवणार ते आपल्याला तुझं BE झालं होतं ना BE

अरे ते तू मार्केटिंग नंतर PG ला ऍडमिशन घ्यायचं होतं हो ना घ्यायचं होतं पण काय नंतर काय ते झालंच नाही तुला म्हटलं ना मी कॉलेजच मॅटर झालं TC काही भेटली नाही आणि ते पैशाचं नंतर माहीत झालं मला माझ्याकडे पैसे नव्हते आणि परत मी ते अह हा ती जे CET ची एक्झाम असते ना हा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ती दिलीच नव्हती ते नंतर माहिती पडलं मग बरं जाऊ दे म्हणजे आपण CET ची एक्झाम आपण दोघं सोबत देऊ आणि दोघं सोबत प्रीपेर करू हा चालत ना तसं CET च आता चालू आहे म्हणजे

अच्छा हो का बघ त्याच्यामध्ये काय आहे फिजिक्स असल केमिस्ट्री असल मॅथ्स हे जे आपल्या बारावीचे सब्जेक्ट आहेत सायन्स मध्ये असतात ती त्याची तीच असतात ओके आणि एक्झाम फीस किती घेतात त्यांची एक्झाम फी काही पाचशे रुपये असल ना एक्झॅक्ट माहिती नाही मला पण काहीतरी असल हम्म अह माझ्या मित्राने दिलं होतं आता एक-दोन वर्षाआधी त्याच्या आधी मी हे सातशे आठशे रुपये त्याला नोटीस घेतली होती त्याच्याकडून

NG फायनान्स नावाची कंपनी आहे तिथून त्याला ऑफर आली हा सात ते आठ लाखांच पॅकेज भेटल त्याला चांगलं भेटलं ना भारी होतं चांगल भेटल त्याला मग

कसा ये कुणाल सर ठीक हाओ

हो विज्ञान हे सर्वात शक्ती शाली सेक्टर आहे ना हा आणि हे जरा आपण म्हणजे जग जग बदलण्या साठी पण वापरू शकतो विज्ञान हो हो फक्त जुडवण्या ची परवानगी देते असं अं विज्ञाने आपल्या जीवनात पद्धतीत क्रांती क्रांती पण घडवून आलीये

आणि मानव मानव जाती साठी हे एक मोठाच वरदान आहे ना हा त्याने तर जग पण बददले विज्ञाने सर्वात सर्वात शक्ती शाली साधन आहे जे आपण हे जग जग जग बदलण्या साठी पण वापरू शकतो

अं याने आपल्यला अनेक अनेक च गोष्टी बनवून दिलेल्या येत विज्ञाना ने आपल्यला अनेक च गोष्टी दिल्यात आणि विज्ञाने आपल्यला अनेक चमतकार आणि

हा या मुळे तेवढे आपले जीवन अधिक अराम दायक आणि सोयीस्कर रीतीने झाले

आणि विज्ञान हे मानव जाती साठी वरदान च आहे ना ज्या मुळे माणसा चे अस्तित्व सुख सुखकर आहेत आणि वैज्ञानिक माहिती आणि विज्ञाने माणसाला सक्षम पण बनवले विज्ञाने विचारपूस विचार ज्ञाना एक भाग च हवा हा आणि शेती शेती दळण वळण वैदक शास्त्र आणि जवळ पास प्रत्येक क्षेत्रा मध्ये माणसाचं माणसाला विदवनाच्या आकल आकलना बरोबर च म्हणजे विपुल विकास मिळायला ना

हो हो प्रतिज्ञा हे दोन्ही आहे हा विज्ञान तर देवा सारखे आहे परंतु कमी कमी दयावी आणि शक्ती शाली पण आहे परंतु परंतु तरी म्हणजे जीवन नष्ट च करण्या साठी आणि भौतिक जीवन निर्माण करण्या साठी

आणि विज्ञानाच्या चमत्कारा द्वारे आम्ही एक आधुनिक जग म्हणजे तयार केले जे पूर्वी पेक्षा हि आज अधिकच सुरु केलं आहे आणि निरोगी पण इतर विज्ञान पण आहे नैसर्गिग विज्ञान जीवन विज्ञान भौतिक विज्ञान औषिक विज्ञान ऐतिहासिक विज्ञान भौतिक विज्ञान विज्ञान पण आहे त्याच्या मध्ये हा लोक तर जगण्याची किव्हा जगण्याची किव्हा आणाची पण चिंता न च करता जगत आहेत कारण आपल्याकडून जे हे इतके विपुल प्रमाणात आहे कि आता हे केवळ आपली आपली चिंता नाही

लोक आता म्हणजे काचे च्या काचे च्या टॉवर मध्ये राहत आहेत आणि झोपड्या गोहेत नाही अफजवधी अफजवधी प्रकार आहेत आणि आता फक्त ब्रँड आणि नाहीत या म्हणजे लहान लहान या म्हणजे लहान विज्ञान्या च्या चमत्कारा च्या पूर्ण पने त्याना पण करणे आवशक्य आहे विज्ञान आपल्या ला स्वतःला आणिआपले जग समजून घेण्या साठी कार्य करते कसे कार्य करते हे पण ओळ्खयन घेतले

अं केवळ काहीशे काहीशे वर्षा पूर्वी पण मारायचे आणि अन्न अन्न अन्नाने म्हणजे पाण्याच्या त्याचे जीवन पण असुरक्षित होते

विद्न्यायनी ची च देणगी ये ना हा ती पण हॉकीन सारखे शास्त्र शास्त्र विज्ञाच्या म त्याच्या गलियों च्या आधुनिक विज्ञानच्या जनक पण मानले जाते

आणि आधुनिक युगाला विज्ञाच्या युग म्हंटले त चुकीचे च तर ठरणार नाही आज च्या तर आज च्या तरी युगात म्हणजे तरी प्रत्येक युगात विज्ञानावर खूप अवलंबून आहे ना हा प्रत्येक घटने मध्ये विज्ञान हेच कारण आहे मग ते चक्री वादळ असो असो म्हणजे वादळ असो किव्हा पाऊस असो किव्हा पाणी उकलनाने घालणे इतके विज्ञान म्हणजे उत्कलवरी मर्यादित नाहीये पृथ्वी पासून म्हणजे ब्रँण्ड पर्यंत विज्ञानां पाहता येते हम्म अजून दिवसेन दिवस म्हणजे वाढत पण आहे ना

हम्म कोणती हि वस्तू वस्तू किव्हा म्हणजे प्राण्याच्या नैसर्गिक आणि वेवस्तीत ज्ञान घायला विज्ञान मानतात आणि पाणी उबलने हि एक नैसर्गिग घटना ये ना

हे त आपल्या सर्वाना माहित त चा आहे इथं पण पाणी नेहमी म्हणजे हजार हजार डिग्री वर चा उगडते आणि जिरो डिग्री वर चा गोठवते

म्हणजे विज्ञानाचा चमत्कार करत होते हो आणि विज्ञाना ची सर्वांची मनोरंजक गोष्ट हे आहे कि ते कधी पूर्ण होत नाही

आणि विज्ञाना शिवाय तर मानवी मानवी पण जीवनाची म्हणजे कल्पना च करता येते करता येत नाही हो हो आणि आधुनिक युगातील विद्वांच्या क्षेत्रा तील नव नवीन शोधा ने पण संपूर्ण जगात क्रांती घडून आणली आणि प्रत्येक शोधा मुळेच तर नवीन प्रश्न रूपाने निर्माण होऊन जाते

काही वर्षा पूर्वी म्हणजे विज्ञानाच्या शोधा चे चर्चा करून लोक आज तेच शोधून माणसाच्या देयनादिन जीवनाचा भाग पण बनले आहे कोम्मुनिकेशन पण science मध्ये च होते हा प्राचीन काली म्हणजे मनुष्य निसर्गातील प्रत्येक वस्तू कडे कुतूहलाने पाहत असते

हम्म देवाची पूर्ण प्रार्थना करत असते कारण कि technology पण परंतु आज विज्ञान निसर्गाने वंश करून मानव ला ताब्यात पण ठेवले आहे हम्म विज्ञान म्हणजे तर म्हणजे विशेष विशेष स्थान आहे म्हणजे निसर्गातील असलेल्या विविध गोष्टी च स्वरूपाने त्यांचे वर्णन आपण अभ्यास करतो

आणि सिम्पल आहे आणि वस्तू च्या गुणधर्मा च्या पद्धती सतत अभ्यास केला जातो आणि प्रत्येक असतात या वस्तू च्या आधारे वस्तू चे

कूकिंग पण येते आपण जेवण करतो

हा आणि विज्ञाच्या अनेक शाखा पण आहेत ना औषधी च्या पूर्ण साईड वर हम्म आणि जसे म्हणजे भौतिक शास्त्र जीव शास्त्र रसायन शास्त्र इत्यादी पण science मध्ये च येतात मेडिकल फील्ड मध्ये यूजहोतात ते सामान ते वस्तू ते पण science चे असतात आणि विज्ञानच चमत्कार म्हणजे आहे ज्याने आपल्याला मानव पासून आपल्यला आधी आधी मानवा चे जीवन दिले आहे आणि विज्ञच्या शोधा मुले चा पण आज आपण चांगले पण जीवन जगत आहोत mri त हे सगळे scinece चे च इन्व्हेंशन आहे हा विद्यमाने आपले जीवन खरखर बदलून पण टाकेलल आणि आज सर्वात मोट्या आजारांवर उपचार वर केवळ विज्ञानां मुले मिळाले आहे हम्म मोबाईल आणि संकनकामुळे आज संपूर्ण जग जवळ आले आहे

आणि हा वाहतुकीच्या साधना मुळे आज आपण एकाच एकाच ठिकाणावून जे दुसरे पण ठिकाण काही क्षणात जाऊ शकतो वाहन आहेत पूल बनलेला आहे आपल्याला कन्या कुमारी आपल्यला जायचंय आणि अपघाताने म्हणजे हवेत उडू शकतो

उपकरणातून आपले जीवन अं सुखकर झाले आहे

सगळं ट्रान्सपर होऊन जात इकडून च तिकडून

आणि आपण मंगल आणि चंद्राच्या भूमीवर पोचायला आहोत या या मोबाईल फोने टेलिफोन ते पण आहे फोने पण आहे हा फोन ने कोणत्या पण गोष्टी करू शकतो

जीवन बदलून टाकतील आणि विज्ञान हे मानवता साठी वरदान आहे ते म्हणजे अजिबात नष्ट पण करू नाय शकत

हा पूर्वी जशे जशे पटवणा युगातून पुढे जात असते असताना विज्ञाने सध्या च्या युगा तिल सोई सुविधा मधनं सुधारणा केल्या म्हणजे आपले जीवन सोपे बनवत आहे आणि आपल्यला विज्ञानाच्या चमत्कार प्रतचिंतन प्रेरित करण्यास आहे

हा विज्ञान हे क्षेत्र अशे अनेक च अविष्कारक चमत्कार आहेत जे जे आपले जीवन सुवेवस्ते आणि सुखकर करतात आणि आणि त्या बद्दल म्हणजे समजून घेतात

त्याच्या मुळे आता

आणि तशेच अनेक शोध विज्ञाना मुळे शक्य झालेत ना आणि जस स्वयपांक माइक्रोवेब गॅस स्टो किचेन मध्ये वापरल्या जाणाऱ्या इन्डक्शन स्टो या सारख्या वापरल्या जाणाऱ्या उत्तम अविशकर

ते पण हाय

हा नि ac कूलर tv या सारख्या इलेकट्रोनिक वस्तू नि आयेशा आणखी चांगली बनवली ये हा देखी अत्यन्त महत्वा चा शोध आहे ना विज्ञाचा आणि जशे ते टायर तिनी जर पाचशे पहिल्या च बीसी पहिल्याच याने शोध लागला ज्याने वाहतुकीला नवीन महत्व दिले होते आणि प्रिंटिंग प्रेस एकशे एकशे चौदाशे चाळीस मध्ये जर्मन जॉन गुटर गुटरबर्ग यांनी पेंटिंग चे पेंटिंग प्रेस चा शोध लावला स्टोर जे आपण यूज करतो ते पण आहे हा आणि मोबाईल पण जे बनवलं त्यांच्या मध्ये पण scineces

आणि मोबाईल तर एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ मार्टिन मार्टिन कपूर यांनी त्याच्या टीम सोबत मोबाईल फोन बनवला आणि त्याचे वजन दोन किलो होते

पण खूप यूज करतात ते पण आहे आणि बाईक त अठराशे अठराशे पंचवीस मध्ये विलियम नेबक यांनी सायकल बनवली त्याचे वाहतुकीचे साधन

अं आणि बल्ब तर अठराशे एकनिशे मध्ये अमेरिकन शोधक थोमान अलंगा एडिसन यांनी म्हणजे जगाला बल्ब बल्ब भेट म्हणून दिला होता फेर्टीसशन आहेत केमिकल आहेत

आणि हे मोबाईल फोन टेलेफोन याचे पैसे पण जास्त नाय लागत ते पण सगळं सोपं आहे

आज विज्ञान तर आपल्या म्हणजे प्रगती चे आणि विकासाचा आधार पण बनला आहे ना

हा